आज पैशे सांगते एवढे-एवढे. तव्हा मी तुला हे करते म्हणते. मंग ते पैशे देत नाही, त्यासाठी तो video viral करते ती.

ते फाशी घेऊन मेल्यामुळे तर मग ती case CID पर्यंत जातो.

मग ती CID मग ती, सगळं शोध लावते सगळं कसं झालं. काय झालाय? Apartment मध्ये राहत असतात ना. Apartment मध्ये झालेला असतो तो किस्सा.

Apartment मध्ये जाऊन तिथे चौकशी करतात. ते Watchman ला विचारतात गाडी कोणती आली, काय आली. मग ते सगळं असं तपास करत-करत ते ओळखून काढतात कसं झालं. काय झालं?

त्याच्यानंतर ती मुलगी म्हणजे पकडली जाते. ती पण अशी इथंच पण अं म्हणजे खूप गोल फिरवून खेळवून फिरवून तिच्यापाशी येऊन पकडले पकडतात तिला.

परत अह मला त्यामध्ये एक सह्याद्रीचं channel पण खूप आवडते. सह्याद्री channel मध्ये,

ते सह्याद्रीच्या news सात वाजता लागतात, दुपारी दिड वाजता. संध्याकाळी चार वाजता लागतात. परत साडेसातला लागतात आणि परत त्याच्यानंतर मग मला वाटतंय अह ते साडेनऊला लागतात. साडेनऊ ते एक असते news ते. नाही, नाही अर्धा तास चालतात ते. अर्धा तास. म्हणजे आमचे आजोबा ते बघतच बसतेत त्याच्यावर असतात. त्या news अर्धा अर्धा तास चालतात.

परत ते अह झी सिनेमा पण channel चांगलंय. हम्म झी सिनेमा, त्याच्यावर पण pictures असतात भरपूर. Hollywood, bollywood सगळे संपूर्ण दाखवतात त्याच्यावर. म्हणजे झी सिनेमा, परत, news हम्म news पण दाखवतात. परत ते मला त्या मधले एक अं पण सन मराठी जर सोडलं तर ते झी आणि screen वर पण चांगले pictures असतात.

तुला ते entertainment entertainment

ते ना सोनी पण चा channel खूप चांगला आहे. सोनी, ते सोनीमध्ये त्याच्यावर सारखे picture चालू असतात. एक picture झालं कि लगेच दुसरा picture लागतो.

तारक मेहताचा उलटा चष्मामध्ये पण खूप सारी comedy असते. हम्म खूप सारी comedy असते. म्हणजे खूप म्हणजे, खूप म्हणजे अह बघायला बसला ना कि bore व्हायचा प्रश्न नाही, चालू असते त्यांची. Full comedy. Comedy picture मध्ये comedy मध्ये खूप असते म्हणजे, अं ते अह पो पोपटलाल खूप-खूप हसू येतं. पोपटलाल खूप act acting वगैरे भारी करतो चांगला.

पोपटलाल पण खूप साऱ्या comedies वगैरे म्हणजे, पोपटलालपासून हसू येतं. बबिताजी वगैरे.

तर आता अह म्हण त्यामध्ये ते हे पण channel खूप चांगलंय. त्यामध्ये nine nine XM मध्ये पण चांगले, म्हणजे, सध्या hollywood, bollywood चे गाणी चालू असतात मधे. हा nine XM म्हणजे channel च नाव आहे त्या. त्याच्यावर गाणी असतात चालू. Continue गाणी असतात, चोवीस तास.

हम्म पण ती DDP channel आहेत ते सगळी माहिती सांगतात. म्हणजे शेतकऱ्यांची, कोणतं पिकतं,

हो, सांग त्याबद्दल थोडं, शेतकरी कोणतं पीक कसं घ्यावं वगैरे. हा सांगतात त्याच्यावर शेती कशी केली जाते. ते फवारणी कोणत कधी, लावायचं कधी? मग पाणी शिंपडायचं, फवारणी काय करायची. ते सगळं सांगतात त्याच्यावर, तो पण एक channel छान आहे. हा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी तो channel एकदम भारी आहे. शेतकऱ्यांना माहिती मिळते त्याचामार्फत. मंग तुझं आवडता अह आवडती TV आहे की, अं LCD की LED आहे? LCD, LCD. कोणत्या company LCD?

हा सोनीची LCD खूप म्हणजे अह चांगली आहे. तिच्या LCD चांगली आहे. LCD ला म्हणजे कसं जागा कमी लागते. TV ला, पहिल्या होती TV, TV ला पण कसं जागा पण जास्तं जागा लागते आता आणि कुठं ठेवायचं म्हणलं की पण पुरत नाही TV वगैरे.

आणि अं सोनी company ची किती इंचाची LCD चांगली वा आवडते तुला? मला मला आवडते म्हणजे लय झालं. आमची तर म्हणजे आता साडेतीन फुटाची आहे. साडेतीन माझ्याकडे आहे एक बेचाळीस इंचाची आणलेली आहे मी. अह अश्या ह्याची,

हम्म हम्म सकाई म्हणजे ते अह चायनाची आहे, पण चांगली आहे. हम्म चांग चांगली आहे, choice तसं म्हणलं तर तो पण, सोनीची जर, सोनीची म्हणता आपण सोनीची जर म्हणलं आपण बेचाळीस इंचची घ्यायची, तर सोनीची जाते जवळपास चाळीस -पन्नास हजारात. कारण सोनी branded company. तर काही संसुई, व्हिडिओकॉन हि local companies आहे. हा, त्या लोकांना, सोनी म्हणजे कसं brand चं आहे. हा. असं नाय-नाय त्याची clarity पण चांगली असते सोनीची.

हम्म full HD ते दाखवतात त्याच्यावर काय पण.

कुठे आहे अरे हे गावाकडे आलोलय आहे

अरे म्हटलं आता पेरणी बिरणी करावं शेतामध्ये लावायचं ना पीक आता

आता मी लावणार मुग मुगडाळच्या शेंगा तूर आणि बाजरी बाजरी मला हि पंनास पाहिजे आत्ता काय भांडू नकोस आणि हे आवाज

पन्नास थेले पाठवून दे म्हंटल बाजरीचे मग अरे कशाचं आणखी पेरणीच बाकी पेरणी झाल्यानंतर पिक उगवल पिक उगवल्यानंतर त्याला सांभाळणार सांभाळल्यानंतर कट करणं मग जमल ते आणखीन सहा महिने लागतील त्याला

बरे बरे तू काय आता करू लागल्यास तुम्ही काय लावले शेताला नाय शेतात लावलय कापूस कारण की कापसाचे प्रमाण जास्त आहे ना रेट जास्त मिळतो कापूस लावलय ऊस लावलय आपल्या बागेत मोसंबी हे अंगूर हे चिकूचा बाग हे ते आनंद शिंदेच गाणं आठवलं मला

ह तुमची बागायती आहे ना ती हम्म बागतदार लोक आहात तुम्ही

नांगर का कुठला कोल्हापूरना न वरून बोलतय का तू

अरे तुझ्या बोलण्याच्या भाषेत समजलं कि

अरे मग लका किती वेळा आलोय अरे मग आला मला भेटला का नाही रे तू मी तुले मी तुला घेऊन गेलो असतो की बाजारात अरे कशाला बाजार आपल आपला का बा घराच्या बाजूलाच आहे कि बाजार बघ तू कोल्हापूरला तांबड पांढरा रस्सा खाल्लय कि तू अयो अर कसला भारी मिळतोय बघ हे अरे मी तांबड पांढरे रस्सा खाण्यासाठी मी कोल्हापूर वरणा दहा किलोमीटर दूर गेलो होतो की र माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं तुला जमत नाय रे बोलायला तुला जमतंय की का रया जत्रा झाली नाय कोल्हापूर ला

माझं जाणं येणं सुरूच असतं कोल्हापूरला

कोल्हापुरी चप्पल घ्यायची बघ काय ते कोल्हापुरी बनवून घ्यायचे आपल्याला पायाला

अह कोणासाठी अरे मायासाठीच रे

म्हंटलं एक दोन जोड घेऊन द्यावा पायाला एक लग्नाला कामाला येते एक हळदीला येते एक संडासला जायला येते अरे नाय न बाबा

त्यामुळे न आपण ना त्यांना म्हणजे असं वापरायचं म्हटलं ना तर ते पाण्यामध्ये नाय वापरलं जात आपण आपल्याला ना ते उन्हाला आणि हिवाळ्या मध्ये वापरायला लागते चप्पल

तुझा आवाज क्लिअर येईना बघ

हा आता येतोय

बाकी काही नाही बात मला जमते कि कोल्हापुरी भाषा बोलायला

विदर्भ आपल्या साईडची पण भाषा येते

नको नको हे आपल्या रेगुलर लॅंग्वेज चालू ठेवू ना

मग का बोलत नाही तू मला बोलव की मग कोल्हापूरला अरे जाऊ की पुढच्या महिन्यात जाऊ ना पुढच्या महिन्यात नाही रे भाऊ तू मला असंच म्हणतो आणि नेहत नाही बरं का तू खोटं खूप बोलतो बरं का माझ्यासोबत

तू खोटं खूप बोलत बाबा माझ्यासोबत खोटं बोलून मला भेटणार काय हू मला काय भेटणार बोलून तुला हू हू आता तुला काय सांगावं काय कसलं काय म्हणजे असं का बोलायला तू त्या कामनं परेशान मरणाचं काम कराव लागलेय काय काम करायला लागलेय तुला एवढ्यच त डोक्यावर ताण आलाय तर हम्म

असं ते कामा कंपनीचे म्हणा कुठल्या कंपनीचे करायला लागलंय कुठल्या कंपनीचे करायला लागलं म्हंटलं तू कंपनी का अं कंपनी बघ आमची कंपनी हे वाट लावी कंपनी

हे आमच्या घराच्या बाजूला

काय सॅलरी ए कंपनीत तुमच्या मनावरती तुम्ही जेवढे वाट लावून घेतल तेवढं तुम्हाला सॅलरी

बघा मग तुमची सॅलरीची किती वाट लावून

बघायला लागेल मग अरे

नाही रे काय नाय ते जरा प्रॉब्लेम आलाय

तुमच्या कढे पण बाजूला का ते

त्यांना म्हणा बाप्पा मेहनतीवर पाणी नको फिरवू रे

यांच्यामुळं म्हटलं कि नको बाप्पा एव्हडं मेहनत घेतली

कष्ट घेतले त्या कष्ठाचा फळ मिळाल पाहिजे का नाय

आपण मेहनत घेयाची आणि दुसरा नेहाचं आणि घरला न्यायची कस जमन

पूर्ण एम आई डी सि रोड न